यात एक कारंज्या दिसताय ज्याच्यात लाइट्स वगैरे सोडलेले दिसत आहेत अह अह निळ्या कलर ची लाइट वगैरे सोडलेले दिसतीये त्यांनी.

पलीकडच्या साइडला औरंगाबादच एंट्री गेट दिसत गाड्या--

यात एक इमारत दिसतिये लोक बाहेर आत येतानी दिसतात ये या साइड ला नारळाचे झाड दिसतात ये.